इथे एक लायब्ररी आहे लायब्ररी चा कलर अह पाचवा आणि अह मरून आहे बाहेर रस्ता दिसत आहे.

इथे एक मोट्ठी बिल्डिंग दिसत आहे अह बाहेर एक बाहेर झेंडा लावलेला आहे.

सेटिंग च अह बाहेर अह डेकोरेट करून अ लावलेला आहे.